ते एक जंगल आहे जंगला मधून दोन माणसं आहेत एक माणूस फोटो काढत आहे एक माणूस खालून बघत आहे त्या --

दोन पेन आहेत पेनाला आहेत दुकनामध्ये वह्या आहेत.

एक साडी आहे साडी वरती चार साड्या ठेवल्या आहे साडीवरील पान दिसत आहे आजूबाजूला ल लय साड्या दिसत आहेत एक लाल हिरव्या --